जांभळ्या रंगाचा पॅन्ट घातलेला दुसऱ्या माणसाने हिरव्या रंगाची जॅकेट निळ्या रंगाचा पॅन्ट घातलाय तिथे ही वाहतूक पण दाखवलीये त्या वाहतुकीला दोन-दोन छक्के तीन-तीन छक्के असे पण आहेत तिथे आरसे पण दाखवल्या गेलेए वाहनांला.

त्या टॅंक चा रंग पिवळा पांढरा असा आहे त्याच्या पाठीमागे एक सुकलेलं झाड आहे त्या झाडावर जास्ती पत्ते आहे नाही त्याच्या आजूबाजूला हिरवी हिरवी घास लागलेली आहेत.